या फोटो एक पिक्चर्स बाहेरील दिसतात आपल्याला वरती त्या चर्च सिम्बाॅल आहे व खाली लाल कलर मधी परत एक सिम्बाॅल काढलेला आहे. त्या नंतर --

दिवाळी स्पेशल तिथ एक असा ऑफर असा बोर्ड लावलेलाय व्हाइट मधी सगळ्या त्या ऑफर एक सिनेमा हाॅलच्या बाहेरचय.

आणि झाड झुडप वुगलेली दिसतायत त्याच्या आजुबाजुला खुप छोटछोट असे --

एक जण त्याचा फोटो काढताना दिसतोय छोट छोट मुलांच्या पण या सायकल आहे आणि या उजव्या बाजुला बगायला मिळतेय.

छायाचित्र एका शेतातल बगतोय आपण या शेतात तो शेतकरी तो त्याचा ट्रॅक्टर घेऊन मळतोय शेती तशी.

आपल्याला मोगडा आपण म्हणतो मोगड चांगला दिसतो मग त्याची जी मेहनत करतानी दिसतोय म्हणुन असं गवत शेती आहे त्याची तो त्याची मेहनत करतोय.

सगळी अशी गर्दी आजुबाजुला लाइटींग पण लावलेली आहे. हे कुठल्यातरी देवीची अ जत्रा असावी कायतरी गावाच्या ठिकाणी अ ग राभवणारी ही जत्रा आपल्याला बगायला मिळतेय.

ब एक रोजगार तेथे काम करतानी दिसतोय बाजुला विंटाची एक गंझ पण दिसतेय विठा तेथे ठेवलेल्या आहेत बाहेरुन पुर्ण भरलेला दिसता --

हे छायाचित्र एका पोस्ट ऑफिसच डाग घर ज्याला आपण म्हणतो मराठी ते बाहेर व त्याच्या बाहेर चार होम गाड्या पण पार्क केलेल्या दिसतायत.

प्रतिमा अस दिसतय पाठी मागे निळ्या निळ्या कलरची अशी कमान आहे व समोर अशा छोट छोट दोन तीन मुर्त्या पण ठेवलेल्यात त्या बाजुला दोन दान पेठा पण आपल्याला बगायला मिळत्यात.

हे छायाचित्र एका शासकिय कार्यालय बाहेरील दिसतय आपण तिथुन अ रोड वरती ते अशी एअरो दाखवलेली दिसताय त इकड जा इकडे हा गेट आहे अशे एअरो दाखवले आहेत.

त्या छायाचित्रात एका घराच काम चालू असलेल आपण दिकतोय एक मोठी बिल्डिंग आहे त्याच स्लॅपच टाकायच काम चालूय त्याच्या वरती पुर्ण स्टील त्यानी --

हे छायाचित्र आपण बगतोय कि हे छायाचित्र एका पॅट्रोल पम्प च आहे ह्या पॅट्रोल पम्पा वरती एक गाडी अ पार्क केलेली म्हणजे उभा दिसती फोरव्हिलर गाडी --